रजिस्ट्रेशन ओएफ अन अकाउंट फोर ऑनलाईन ट्रेन बुकिंग च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आयआयटी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत
ह्या पाठात आपण पहाणार आहोत irctccoइन वर नवे खाते कसे उघडायचे आपण शिकाल तसेच यूझर ची माहिती भरणे अकाउंट Activateकरणे पासवर्ड बदलणे युजरच्या माहिती संदर्भात काही सूचना
नाव दहा अक्षरांपेक्षा कमी असावे त्यात अक्षरे अंक आणि अंडरस्कोर असू शकते
पासवर्ड विसरल्यास सिक्युरिटी क्वेशन उपयोगी पडतो
अकाउंट एक्टिव्हेशन ची माहिती इमेल आणि मोबाइल वर दिली जाते
हे ब्राऊजरमध्ये कसे करायचे ते पाहू
irctccoइन ही वेबसाईट उघडू
त्याचा फॉन्ट मोठा करू
कोणतेही तिकीट घेण्यापूर्वी सिग्नप करावे लागते
सिग्नप करू
हे पेज उघडेल
येथे युजरनेम हवे आहे
फॉन्ट मोठा करू
kannanमोऊ दहा पेक्षा जास्त अक्षरे नको मॅक्सिमम 10 कॅरेक्टर्स दाखवत आहे
नाव उपलब्ध आहे का ते तपासू
लॉजिन नामे मध्ये अक्षरे अंक अंडरस्कोर चालतात
पण आम्ही एक फुलस्टॉप ठेवले आहे
आता येथे underscore मोऊ टाईप करून युजरनेमची उपलब्धता तपासू
यूझर नामे इस अवेलेबल
प्लीज गो अहेड विथ ठे रजिस्ट्रेशन प्रोसेस
हा मेसेज दिसेल
हा फॉन्ट अजून मोठा करूजेणेकरून ते पाहण्यासाठी थोडे सोपे आहे पुढील माहिती भरू
सिक्युरिटी क्वेशन भरू
जर पासवर्ड विसरलो तर तो मिळवण्यासाठी हा उपयोगी होतो
व्हॉट इस यूर पेट्स नामे
स्नॉवी लिहू
फर्स्ट नामे मध्ये कन्नन लास्ट नामे मध्ये मौद्गल्य जेंडर मध्ये माळे मॅरिटल स्टॅटस मध्ये मॅरीड दाते ओएफ बर्थ मध्ये 20थ डिसेंबर 1960 ऑक्युपेशन मध्ये गव्हर्नमेंट इमेल इद देत आहे
jokeriitbacin लिहा म्हणजे तुमचा पासवर्ड ह्या इमेल इद वर पाठवला जाईल
मोबाईल नंबर 8876543210 टाईप करा
मोबाइल व्हेरिफिकेशन कोड विल बीई सेंट टीओ थिस मोबाइल नंबर असे दिसत आहे
नॅशनॅलिटी मध्ये इंडिया
रेसिडेन्शिअल एड्रेस मध्ये 1 मेन रोड
सिटी मध्ये अग्र स्टेट मध्ये उत्तर प्रदेश pinझिप मध्ये 123456 कंट्री मध्ये इंडिया हे नीट भरणे आवश्यक आहे
तिकीट मिळवण्यासाठी हा एड्रेस तुम्ही वापरू शकता
फोन नंबर मध्ये 011 लिहा
मी 12345678 म्हणून असे लिहिले आहे
तुम्हाला वेगळा ऑफिस एड्रेस द्यायचा असेल तर येथे नो सिलेक्ट करा
येथे एड्रेस लिहू शकतो
आता हे डिटेल भरणार नाही
म्हणून येस आणि क्लोज ऑफिस एड्रेस निवडू
येथे खाली जाऊ
येथे विचारले आहे की तुम्हाला माहितीचे इमेल हवे आहेत का
आपण साईज छोटा करू
कोणतेही इमेल नको असल्याने नो सिलेक्ट करा
व्हेरिफिकेशन कोड टाईप करा t37861व्ही सबमिट करा
आपल्याला येथे गरज आहे चला मॅग्निफाइयिंग ग्लास घेऊ
आपल्याला दिसेल इमेल id जोकर आणि मोबाइल नंबर जी मी आधी दिली आहे ती आपली मान्यता घेईल
प्रेस ओक टीओ कंटिन्यू ओर कॅन्सेल टीओ अपडेट ओक क्लिक करा
आपल्याला दिसेल प्लीज इंडिकेट यूर एक्सेप्टन्स ओर ठे टर्म्स एंड कंडिशन्स बटन अट ठे बॉटम ओएफ ठे पेज
खाली जाऊ
फाँट साईज कमी करू म्हणजे हे नीट दिसेल
तुम्ही ही प्रत्येक लिंक क्लिक करून बघू शकता
आपण हे एक्सेप्ट करू
ते एक्सेप्ट करू Okआपण रेकॉर्डींग सुरू करू
कधी कधी आयआरसीटीसी थोडी स्लो असल्यामुळे मी हे पौसे केले होते
हे थोडा वेळ घेते
थंक यू
यू हावे बीन सक्सेसफुली रजिस्टर्ड हा मेसेज दिसेल
फाँट साईज मोठा करू
येथे दिसेल यूर user इद पासवर्ड एंड एक्टिव्हेशन लिंक हस बीन सेंड टीओ यूर रजिस्टर्ड इमेल इद एंड मोबाइल व्हेरिफिकेशन कोड हस बीन सेंड टीओ रजिस्टर्ड मोबाइल नंबर
प्लीज उसे ठे एक्टिव्हेशन लिंक एंड मोबाइल व्हेरिफिकेशन कोड टीओ एक्टिव्हेट यूर अकाउंट
अकाउंट एक्टिव्हेट कसा करायचा ते पाहण्यासाठी स्लाईडवर जाऊ
आयआरसीटीसी कडून इमेल मिळेल
इमेल मध्ये दिलेल्या linkवर क्लिक करा
किंवा ब्राउझर मध्ये लिंक कॉपी पास्ते करा
एक वेबपेज उघडेल
मोबाईलवर पाठवलेला कोड टाईप करा
हे अकाउंट activateकरेल
हे वेब ब्राउझर वर करू या
सांगितल्याप्रमाणे करू
आपल्या इमेल एड्रेस वर जा
हा मेल मिळेल
आपला user इद येथे दिला आहे
Kannan mou आणि पासवर्ड येथे दिला आहे
अकाउंट एक्टिव्हेट करण्यासाठी क्लिक करणे आवश्यक आहे
येथे क्लिक करा
आता वेबसाईटवर जाऊ
हा मेसेज दिसेल
मोबाईलवर मिळालेला कोड येथे टाईप करा
6 कॅरेक्टर स्ट्रिंग हे सबमिट करू
सिक्युरिटी च्या कारणासाठी लॉजिन नंतर पासवर्ड बदलणे आवश्यक आहे
आता मी तिकीट आरक्षित करू शकते
आपण साइन आउट करू
टायपिंग हळू केल्यामुळे सेशन एक्सपायर झाले
आपला माहिती भरण्याचा वेग कमी असेल तर आयआरसीटीसी वापरताना आपल्याला हा मेसेज मिळत राहतो
हरकत नाही
पुन्हा लॉजिन करावे लागेल
loginकरू
पासवर्ड कसा बदलायचा ते पाहू
httpwwwirctccoin वर जा
loginकरू
त्यासाठी इमेल द्वारे मिळालेला पासवर्ड वापरा
यूझर प्रोफाइल मधील चांगे पासवर्ड लिंक वर जा
जुना पासवर्ड भरा
दोन वेळा नवा पासवर्ड टाईप करा
हे वेब ब्राऊजरवर करून बघू
युजरनेम टाईप करा कन्नन mou
पासवर्ड माझ्या इमेल एड्रेस वर पाठवलेला पासवर्ड घ्या
हे मी पहिल्यांदाच करत आहे
केजीएम838 लॉजिन करा
आपल्याला emailमध्ये पाठवलेला पासवर्ड बदलणे आवश्यक आहे
त्यासाठी यूझर प्रोफाइल मध्ये जाऊ
चांगे ठे पासवर्ड ओल्ड पासवर्ड ओक सबमिट करा
हा मेसेज दिसेल
पासवर्ड हस बीन चेंज्ड हे ठीक आहे
स्लाईडसवर जाऊ
अकाउंट वापरताना काही सूचना आपला पासवर्ड इतर कोणालाही देऊ नका
तिकीट बुक केल्यानंतर त्याचा तपशील emailवर मिळेल
तुमच्या इमेल अकाउंट चा पासवर्डही इतरांना देऊ नका
तुमचा पासवर्ड वारंवार बदला
पुढील पाठात तिकीट आरक्षित कसे करायचे ते पाहू
आता थोडी माहिती स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट बद्दल
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
आता हा पाठ येथे संपत आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद